असं वाटतंय की हो कॉलेज आहे त्याच्यामध्ये शिक्षक शिकवीत आहेत काही--

ह्या चित्रामध्ये शंत्र शंतश्री आशारामजी गुरुकुल गोंदिया हि एक संस्था आहे.

एक नंबर वॉल कम्पाऊंड सारखी झाडाला रंगोली केली आहे.

पुष्कळ लोकं काम करीत आहेत स्टीलचे साहित्य तयार करत आहेत .

याच्यामध्ये पुष्कळ मुलामुली रनिंग करिता येत असतात तिथं बाहेर ब्लॅकबोर्ड लावलेला आहे .

या चित्र गार्डनचा आहे इथं पुष्कड छान छान फुलं लागलेली आहेत सुंदर फुले आहेत .

हा एक अस चित्र आहे का त्यांच्या पुष्कर साहित्य --

बालट्या आहेत पांढऱ्या रंगाचे बालट्या आहेत .

हा एक घर आहे तिथं पुष्कळ व्यक्ती घर तयार करीत आहेत लोवा आहे सिमेंट आहे .

आहे घी आहे दही आहे पनीर आहे रसगुल्ला आहे गुलाबजाम आहे असं अनेक प्रकारचे इथं हे आहे.

उत्तर आहे आणि पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे.

ह्या चित्रामध्ये दोन व्यक्ती काम करत आहेत जिथं तिथं लोवा पसरलेला आहे.

हा चित्र निसर्ग मय वातावरणाचा आहे.

इथं आहे ग्लास आहे टल आहे डब्बे आहे.

पांढऱ्या रंगाची कव्हरिंग केली आहे तिला छान अस डेकोरेट केले आहे.

आहे खारीच्या दुकान आहे त्याच्यामध्ये पुष्कळ सारे हारी आहे.

हे संगणक चालवत आहेत आपले कार्य करीत आहेत कुणी टायपिंग करत आहे कुणी चित्र काढत--

सर्व मुलीच आहेत तिथं सर्व मुली संगणकावर काम करीत आहेत.

कुणी कम्प्युटर चालवत आहे कुणी काही करत आहे कम्प्युटर हा पुष्कळ उपयोगी येतो.

आह ए का ज माणूस आहे तिथं स्टील --

स्टीलचे कटोऱ्या आहे जेवणाची सुविधा आहे इथं बॉटल आहे.